एक ऑफिस आहे ऑफिस मध्ये भरपूर टेबल टाकलेले आहे काही काउंटर तयार केलेले आहे.

कुर्च्या दिसत आहे लाल रंगांची वर फॅन लावलेले आहे.

इकडे डाव्या बाजूला काही लाईटांचे खांब दिसत आहे खूप सुंदर नारळांचे रांगेत झाड लावलेली आहे.

एका कुर्चीवर एक माणूस बसलेला आहे त्या कुर्चीवर एक टॉवेल टाकलेला आहे.

पुढे काही दरवाजा दिसत आहे खिडकी आहे टू व्हीलर गाड्या ठेवलेल्या आहे.

भरपूर लोक उभी आहे काही छोटे मुलं पण उभे आहे.

तांबूस रंग पसरलेला दिसत आहे सगळीकडे एक माणूस उभा आहे निळा शर्ट घातलेला आहे.

पुढे फुलांनी सजवलेलं दिसत आहे काही झाडांच्या वेली हिरवेगार दिसत आहे.

तबेल्यामध्ये गाय बांधलेल्या गायच पिल्लू पण दिसत आहे.

इथे एक दुकान आहे दुकानात आदित्य--

काही पाट्या ठेवलेल्या दिसत आहे भिंतीला टेकवून.

एक पाटी ठेवलेली दिसत आहे एक पांढऱ्या रंगाचा बॉक्स आहे.

खूप सुंदर टेबल टाकलेले आहे त्यावर लाल रंगाचा कापड टाकलेला आहे.

एक गोलाकार छोटाश्या विटांचा ओटा केलेला आहे त्यामध्ये एक मोठ झाड दिसत आहे लागलेल.

मधात थोडा लाल रंग दिलेला आहे यस नाव लिहिलेल आहे.

भिंतीला निळा रंग दिलेला आहे बाहेर एक खुर्ची ठेवलेली दिसत आहे.

काही लोखंडी सळाकी ठेवलेले दिसत आहे.

खाली लोखंडी गेट आहे आतमध्ये दवाखाना दिसत आहे.

एक ए_टी_एम इथे दिसत आहे ए_टी_एम च्या वर एक बोर्ड लावलेला आहे बोर्ड च्या वर पत्र दिसत आहे टाकलेले.

काही कव्हरचे चित्र लावलेले दिसत आहे पेपर लावलेले आहे.

खोलीला वरती एक सज्या दिसत आहे.

स्टेजच्या मागच्या बाजूला काळा गुलाबी रंगाचा पौद्धा लावलेला आहे.

खूप मोठी मोठी झाड लावलेली दिसत नाही.

काही गाड्या जातानी दिसत आहे लोक आहे.

काही झाड पण काढलेले आहे मोठे मोठे दगड तयार केलेले आहे.